अमृता मॅडम, मी मुंबईवरून बोलतोय आदित्य.

मला न टिकिट बूक करायचं होतं दिल्ली ते मुंबई. सो चोवीस तारखेला दिल्लीवरून मुंबईला यायचं आहे मला.

कारण थोडी घाई आहे त्या दिवशी माझी. म्हणजे कसं आहे बहिणीचं लग्न आहे आणि त्याच्यानंतर लगेच मला निघायचं पण आहे परत पुण्याला जायला.

सो प्रॉब्लेम असा आहे की मी एक्सप्रेस लोकल किंवा एक्सप्रेस पेक्षा फास्ट पण असा काही ऑप्शन असेल का? फ्लाइट मला त्यावेळी परवडत नाही, मी ओनेस्ट्ली तुम्हाला सांगतो की त्यादिवशीचे फ्लाइट रेट्स फारच जास्त आहेत ज्याच्यामुळे मी स्पेशल काही अशा ट्रेन्स असतील किंवा तुम्ही मला सजेस्ट करा आणि मेन म्हणजे काय आहे मी आता बारा वर्षांनंतर भारतात आलोय परत

हा खास म्हणजे लग्नासाठी म्हणून बहिणीच्या. तर तुम्ही काही सजेस्ट करू शकता का म्हणजे प्यासेंजर ट्रेन्स मला माहीत आहेत की त्या स्लो असतात किंवा सगळ्या स्टेशन्स वर थांबत जातात. तुम्हाला एकतर स्पेशल ट्रेन बघावी लागेल किंवा एक्सप्रेस साठी तुम्हाला चेक करावं लागेल.

एक्सप्रेस ट्रेन आणि स्पेशल ट्रेनमध्ये फारसा किती... स्पेशल ट्रेन्स या फक्त आपण होलीडेज साठी किंवा फॉर एक्झांपल आता दिवाळी आहे आणि महाराष्ट्रात तर तुला माहीत आहे गणपती सो कोकणात सोडल्या जाणार् या स्पेशल ट्रेन्स असतात गणपतीसाठीकिंवा दिवाळीसाठी

किंवा आता उन्हाळी सुट्ट्या पडतील मे महिन्यात सो तेव्हा सुद्धा स्पेशल ट्रेन्स सोडल्या जातात.

जसं आपल्याकडे आपण स्पेशल ट्रेन्स आपण गणपती, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी हे करतो तसच बाकीच्या राज्यांमध्ये त्यांचे त्यांचे जे पर्टीक्युलर हे असतात...

सो त्याने सुद्धा तुम्ही ट्रॅवल करू शकता बट आता त्याची अव्यल्याबलिटी चेक करावी लागेल की तुम्हाला टिकिट मिळेल की नाही. हा आता यामध्ये मला काही दाखवत आहेत की फिरोजपुर जनता एक्सप्रेस अशी एक आहे किंवा या सुपरफास्ट अशा काही ट्रेन्स आहेत तर याच्यामध्ये काही फरक आहे का म्हणजे सुपरफास्ट आणि जनता म्हणजे हा काय प्रकार आहे? सुपरफास्ट मध्ये हाच फरक आहे की त्या जंक्शनस नाच थांबणार.

ही जी जंक्शनस आहेत त्याच जंक्शन्सनाच फक्त थांबणार. नॉर्मल जे स्टेशन्स आहेत...

जे नुसते एक्सप्रेस ट्रेन्स ते नुसत्या नॉर्मल स्टेशन्सना थांबतात.

बट ह्या हे एक्सप्रेस किंवा सुपर एक्सप्रेस ज्या तुम्ही म्हणताय त्या फक्त आणि फक्त जंक्शन्सनाच थांबतात.

मग ह्या वंदे भारत अशा ज्या काही काढलेल्या आहेत त्या पण त्या स्पेशल मध्येच येतात की त्या एक्सप्रेसमध्ये येतात? म्हणजे त्यांचं काही वेगळं श्येड्यूल असते की कसे असते? आता हे वंदे भारत आहे ते स्पेशल ट्रेन्समध्येच येतात पण अशा काही स्टेशन्स आहेत जे मॅनडेटरी करून दिलेत गव्हर्नमेंटने आम्हाला.

सो तिथे आम्हाला थांबवावीच लागते ती.

असं आहे. सो त्याची क्याटेगरी असं आपल्याला करता येणार नाही की, ती एक्सप्रेस आहे, सुपर ट्रेन आहे, काही नाही, आता ती निघते वाराणसीपासून, वाराणसी जंक्शनपासून.

नाही, नाही. अद्याप त्यांनी मुंबई सुरू केलेली नाहीये.

ठीक आहे. अजूनही ती वाराणसी टू दिल्ली, वाराणसी टू... म्हणजे उलट व्हाईस वर्सा

फक्त मुंबई अशी मोठी शहरं त्यांनी अजून जोडलेली नाहीयेत तेवढी. नाही, नाही. आणि त्या दरम्यान सुद्धा ती प्रयागराज जंक्शनला थांबते, वाराणसी जंक्शनला थांबते, कानपुर सेंट्रल रेल्वे स्टेशनला ती थांबते.

ह्याच स्पेशल स्टेशन्सना ती थांबते सो तिला स्पेशल सुद्धा म्हणू शकतो आणि एक्सप्रेस सुद्धा म्हणू शकतो आणि उद्या जाऊन गव्हर्नमेंट जर सांगितलं की आम्हाला या या स्टेशन्सवर थांबावे लागेल, सो त्याही स्टेशन्सना थांबवून ती हे करावी लागेल.

माझं अकचुयली काय म्हणणं होतं की सुपरफास्ट ट्रेन्समधून मी प्रवास करत असेन तर मला म्हणजे जेवणाची वगैरे व्यवस्था त्याच्यामध्ये असते की कसं? सुंदर, सुंदर व्यवस्था असते आणि पर्टीक्युलर प्रत्येक वेळी तुम्हाला क्वालिटी प्यारामीटर्स चेक केलेले असतात.

आणि त्याच्यानंतरच ते सर्व्ह केलं जातं. आणि सर्व्ह करण्यापूर्वी प्यासेंजर्सना सुद्धा त्याचे हे दिलेले आहेत. इन्स्ट्रकशनस दिलेले आहेत की जोपर्यंत ते त्यांच्या हातात गरम पडत नाही तोपर्यंत त्यांनी ते एक्सेप्ट करायचं नाहीये.

सो इथपर्यंत तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाईड केल्या जातात ट्रेन्समध्ये सुद्धा. वा म्हणजे मी अमेरिकेत आता गेलो त्या वेळेला जेव्हा ट्रेन्समधून मी प्रवास केलाय आणि आताच्या ज्या प्रवास करत असलेल्या ज्या ट्रेन्स असतील त्याच्यामध्ये फार फरक असेल ना. यस, डेफिनेटली. कारण आपल्याकडे आधी हायजिन आणि या सगळ्या गोष्टींना एवढा फोकस नव्हता. बट आता गव्हर्नमेंट मुळे म्हणा किंवा चांगल्या गव्हर्नमेंटमुळे म्हणा आपल्याकडे हा फोकस दिसतो आणि थोडी एडुकेटेड पिढी सुद्धा आता पुढे आल्यामुळे जनरेशनमुळे आता आपल्याला चांगलं जेवणही मिळते, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट खर्चही करतय. त्याच्यामुळे बघायला गेलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटला मोस्टली इंडियन रेलवेजला ते परवडते आहे.

अशा प्रकारचे असतील त्यांना पण सर्वसाधारण माणसांबद्दल जर का म्हणायचं झालं तर त्याला सुपरफास्ट ट्रेन्स किंवा या ज्या तुमच्या जनता स्पेशल पण आहेत काही असं मला दिसतंय सो त्या ट्रेन्समधून प्रवासच करता येणार नाही असं काही हे आहे म्हणजे रेट्स वगैरे त्याचे तशे आहेत, असे दिसतायत. ओबव्हियसली. स्पेशल ट्रेन असेल तर आपल्याकडे त्याच्यासाठी काही वेगळे रेट्स नाहीयेत. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं तसं ते स्पेशल ओकेजनसाठीच काढल्या जातात किंवा सोडल्या जातात. पण एक्सप्रेसचं महाग आहे तर हो एकस्ट्रा चार्जेस घेतो कारण वेळेचा प्रश्न आहे. मधले आपण स्टोप्स हे करतो. सो पर्टीक्युलर जंक्शनवाईज जिथे तुम्हाला चढवल जातं प्यासेंजर्सना त्या दिसटन्सचं मग सगळ्या म्हणजे प्यासेंजर्स मध्ये कसं आहे की आम्ही सगळी स्टेशन्स घेत जातो सो तेवढे आम्हाला प्यासेंजर्स मिळतात. ठीक आहे? सो तेवढा एक खर्च निघतो.

एक्सप्रेसमध्ये तसे नसते. एक्सप्रेसमध्ये जर तुम्ही दिल्लीला चढलात त्याच्यानंतर तुम्ही ओरत्येक पर्टीक्युलर जंक्शनलाच तुम्ही चढत जाणार.

सो हयाच्यावरून क्याल्क्युलेट करा की प्यासेंजर ट्रेनमध्ये आम्हाला एवढे सगळे प्यासेंजर्स मिळतात, एक्सप्रेसमध्ये थोडे कमी प्यासेंजर्स मिळतात.

सो क्याल्क्युलेट कसे होणार त्याचं बजेट? एका ट्रेनच्या वेळेचं बजेट क्याल्क्युलेट कसे होणार?

बरोबर? सो त्याच्यासाठी ते पे करायला तयार आहेत. आणि आता असं काही राहिलेलं नाहीये एवढं की पहिल्यासारखं की नाही बाबा आता आपल्याला परवडू शकणार नाही.

तुम्ही बघाल तर इंडियामध्ये सुद्धा आता ग्रोथ आहे आणि बरेचसे प्यासेंजर्स आहेत जे क्लास वन, क्लास टू, क्लास थ्रि नुसरच ते त्यांचं बूकिंग करतात. सो ज्याला अप्रवडत नाहीये ते क्लास थ्रिचं बूकिंग करतात.

ज्याला परवडते, तो क्लास वनने जातो.

सो त्याच्यातही वर्गीकरण आहे. असं नाहीये की थृआऊट तुम्ही जी ट्रेन जातेय त्याचं टिकिट सेमच आहे.

दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे आय वाज म्हणजे मी प्लान करतोय की एसी सेकंड टियर किंवा थ्री टियर मधून जायचं किंवा फर्स्ट वन फर्स्ट क्लास जो असतो त्यातला त्यातून जाण्याचं माझा प्रयत्न असणार आहे. मग ह्याच्यामध्ये माझा एकाच प्रॉब्लेम आहे की आता एवढं प्रवास जो आहे एवढा मोठा

त्याच्यामध्ये एसिचा फ्लो वगैरे जो असेल तो म्हणजे माझ्या अंगावर येणार नाही ना एवढा किंवा यू नो त्याचा फ्लो जास्त असल्यामुळे मला काही अडवर्ट इफेक्ट किंवा इन्फेक्शन असे किंवा आता सगळं कोविड वगैरे पसरलेलं मध्ये... नाही. पर्टीक्युलर आम्ही आता हायजिन मेंटेन केलेलं आहे यश्च्यसाठी.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे एसिचे म्हणताय प्रत्येक म्हणजे एसी असं प्रश्न नाहीये. प्रत्येक पर्टीक्युलर फॅक्टरसाठी सांगते. आपलं जे टिकिट आपल्याला मिळते त्या टिकिटवर आमचा

एमर्जन्सि नंबर असतो त्या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करा ट्वेंटी फोर बाय सेव्हनमध्ये आणि तुमचे काही इश्यू आहेत ते तुम्ही जर हे केले आजकाल तर सोशल मीडिया तर तुम्हाला माहितीच आहे, सो तुम्ही रनिंग

ट्रेनच्या स्टेटसमध्ये सुद्धा जर तुम्ही कुठल्याही तुमच्या सोशल मीडियावर पूट केलं तर इमेजीएट तुम्हाला जे नेक्स्ट स्टेशन असेल, जंक्शन असेल तिथे तुम्हाला रिव्हर्ट मिळतो त्या गोष्टीचा.

आणि डेफिनेटली इंडियन रेल्वे प्रोव्हाईड करते की तुम्हाला सोल्युशनच मिळाले पाहिजे.

कारण हे असा प्रकार नाहीये ना की दुसर् या दिवशी आम्ही तुम्हाला रिव्हर्ट करू.

गाडी त्याच्यामुळे तुम्हाला नेक्स्ट जंक्शन किंवा स्टेशनमध्ये सोल्युशनच मिळते.

हा. हंड्रेड पर्सेंट मी म्हणू शकणार नाहीये या गोष्टीला कारण काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याकडे नाही होऊ शकत एवढ्या इमिजिएट पण नाईण्टि पर्सेंट रेशो असा आहे आम्ही कस्टमर्सच्या ज्या क्वेरीज आहेत त्या सोल्व करतो. अच्छा. मग हे तिन्ही प्रकारच्या गाड्यांमध्ये आहे का म्हणजे प्यासेंजरमधून जारी गेलो किंवा एक्सप्रेस ट्रेन्समधून गेलो किंवा किंवा सुपरफास्ट ट्रेन्स मधून... यस, यस. डेफिनेटली, डेफिनेटली. सगळ्या प्रकारच्या गाड्यांमध्ये आपण सर्व्हिसेस प्रोव्हाईड केल्या गेलेल्या आहेत. थोडं एक प्राधान्य आपण म्हणू शकतो की वन टियर, टू टियरच्या थोड्या प्यासेंजर्स न हे केलं जातं कारण त्यांनी दिलेलं कोस्टिंग.

सो त्यांना थोडं प्राधान्य दिलं जातं. मी असं म्हणत नाहीये की इतर प्यासेंजर्सना आम्ही कमी प्राधान्य देतो. नो. बट अॅज कांपेयर जर आपण बघितलं तर तो जो क्लास असतो तो इमिजिएट या गोष्टींमध्ये रिस्पॉन्स करणारा असतो.

अच्छा. मग यामध्ये तुमचं काही कॉल सेंटर वगैरे आहे का म्हणजे आता मी ट्रेनमध्ये बसलो, दिल्लीला बसलो आणि मथुरा जंक्शनपर्यन्त आम्हाला चांगली सर्व्हिस आहे.

सो मग त्याबाबतीत तुम्हाला समजा झोपण्याच्या वेळेला काही स्वच्छतेचे काही प्रॉब्लेम सापडले किंवा असं तर यासाठी काही हेल्पलाईन आहे का जिथे मी कॉल करू शकतो?

पण असे जे तुम्ही म्हणताय की ब्लंकेट आणि ह्या क्लीनलीनेस बद्दल काही अद्याप आम्ही कुठलीही कॉल सेंटर्स चालू केलेली नाही आहेत.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हंटलं एक हेल्पडेस्क नंबर आम्ही प्रोव्हाईड केलेला आहे. त्याच्यावर एमरजनसीच्या गोष्टी तुम्ही शेअर करू शकता.

सो असे फ्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावर तुम्ही युज करू शकता या गोष्टी. अच्छा. ठीक आहे म्हणजे मग माला कधीपर्यन्त त्याचा रिस्पॉन्स मिळतो मी जर का आज कॉल केलाय मी आणि दुपारी समजा माझा पंखा चालत नसेल समजा...

तर त्याच्यामध्ये मला कधीपर्यन्त रिस्पॉन्स मिळतो त्याच्यात तुमची काही डेड लाइन अशी ठेवली आहे का तुम्ही? हो मोस्टली नेक्स्ट स्टेशनला याचं सोल्युशन मिळालं पाहिजे. पण कधीकधी असं होतं तुमचं नेक्स्ट स्टेशन जस्ट येणारच आहे आणि तुमची क्वेरी जस्ट रजिस्टर झाली

तर गोष्ट वेगळी आहे. थोडा मी म्हणते की प्रॉब्लेम येऊ शकेल. तुम्हाला ते स्टेशन प्लस पुढचं स्टेशन वाट बघावी लागेल.

बट मोस्टली आम्ही ट्राय करतो की आमचं जे नेक्स्ट स्टेशन आहे तिथे तुम्हाला एक अलर्ट जातो त्या तिथे संबंधित जे कोणी स्टेशन मास्टर असतील किंवा पोलिस असतील म्हणजे जशी तुमची क्वेरी असेल तसे लोकं तिथे अव्यलेबल असतात म्हणजे पर्टीक्युलर स्टाफ अव्यलेबल असतो.

चालेल. मग हे फूडशी संबंधित हायजिन या सगळ्या गोष्टींचं एकाच नंबर आहे का? की कसं असतं म्हणजे ते? यस, यस. एकच नंबर आहे. एक एमरजनसीसाठी - वुमन एमरजनसीसाठी वेगळा हेल्प डेस्क आहे.

आणि एक नॉर्मल तुमच्या ज्या क्वेरीज आहेत, कम्प्लेंट्स आहेत त्याच्यासाठी नॉर्मल कांटीन्यू चालू राहणारा नंबर असतो ट्वेंटी फोर बाय सेव्हन. हा एक नंबर चालू राहतो. ओके मॅडम. अमृता मॅडम तुम्ही खूपच छान माहिती दिली.

तर मॅडम तुम्ही मदत जी केलीय ती फारच चांगली आहे कारण मी आता भारतात .... एक मिनिट हा मॅडम एक फोन आलेला मला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला मध्येच.

हा. तर ठीक आहे म्हणजे मी बूकिंग करेन आणि मग तुमची खूप मोठी मदत झाली म्हणजे त्याबद्दल इंडियन रेलवेज मध्येच नक्कीच अपरिसिएशन पोस्ट पाठवेन. थॅंक यू हा.